तिथे एक मोठं लिंबाचं झाड आहे त्या पोकल्यानमध्ये एक माणूस बसून आहे.

अ तिथे काही अ बॉटल्स दिसत आहे तिथे एक गणपतीची मूर्ती दिसत आहे.

काही माणसं उभी आहे तिथे एक मंदिर आहे तिथे खूप सारे --

तिथे खूप मोठ्या मोठ्या बुका आहे खूप साऱ्या बुका आहे.

एस एच एम ए सी एच ए आय एन ई टी ओ ओ एल एस --

एका पाईपाला बांधून आहे त्या टाक्यावर एक टेबल बास ठेवलेली आहे.

तिथे खूप मोठ खूप खूप मोठं झाड आहे तिथे काही खंबे लागलेले आहे.

अ तिथे अँगल अँगल तर पाण्यात कोणी पडू नये म्हणून सिमेंट च बनवणं आहे.

खूप मोठी माणसं आहेत तिथे एका माणसाची शु शुटटींग चालू आहे.

अ तिथे एक फॅन लावलेला आहे तिथे एक कार्ड लावलेला आहे त्या कार्ड वर नाव आहे सी डबल --

तिथे हॉलीबॉल खेळणारी मुले आहेत अम तिथे काही खूप मोठे मोठे झाडं आहे.

इथे एक खूप मोठा हॉल आहे तिथे एक कार्ड लावलेला आहे त्यावर नाव आहे इ अँड --

तिथे दोन खुर्च्या आहेत तिथे एक रेड कलर चा--

इथे काही गाड्या आहेत ते गाड्या खूप मोठ्या मोठ्या आहे.

तिथे एक मोठा खंबा आहे तिथे तीन चार गाड्या आहे.

तिथे खूप हिरवे हिरवे झाडं दिसत आहे तिथे लाईन चे खंबे दिसत आहे.

काही वायरे दिसत आहे त्या गाड्याला चार चार टायर आहे.

इथे एक खूप मोठा पूल आहे त्यावर गोल गोल काहीतरी दिसत आहे.

येथे दोन पक्षी आहे एक पक्षी उडत आहे अ एक पक्षी बसून आहे इथे वेगवेगळे पक्षी आहे.

तिचे ए काही लोखंड काही लाकडं पडलेली आहे.

अह निळ्या कलर चे फुल आणि तिकड एक घोडा दिसत आहे.

तेथे एक मोठं विमान आहे तेथे काही लोकं आहे तेथे एक --

तिथे एक माणूस उभा आहे तिथे त्या माणसांनी एक सारखे कलर्स चे--